हा बोलिये.....बोला हॅलो मावशी..अम्म्म शिक्षणाच्या बाबतीत आपले काय विचार आहेत? हा ...शिक्षण ही मुलभूत गरज झालेली आहे, आतापर्यंत कसं आपल्या जीवनामध्ये अम्म्म..........अन्न, वस्त्र आणि निवारा

काळाच्यानुसार त्या गरजा बदललेल्या आहेत

अन्न, वस्त्र, निवारा त्यात शिक्षण ऍड झालेलं आहे..

ही एक आपल्या जीवनातील मुलभूत गरज आहे, तर हे शिक्षण पूर्ण होण्यसाठी आपल्याला तीन पिलरची गरज असते, शिक्षक त्यातला मुख्य असतो

म्हणजे शिक्षण सध्या काळाची गरज झालेली आहे काळाची गरज झालेली आहे...म्हणजे मी तर म्हणेन मुलभूत गरजांमध्ये शिक्षण ऍड झालेल आहे हो..कारण आता शिक्षणाशिवाय कुठला पर्यायच नाहीये

शिक्षणाला खूप महत्त्व आहे is not Clear हो, आणि शिक्षणासाठी खर्चसुध्दा आजकाल जास्तच होत आहे, वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण निघालेलं आहे, म्हणजे आधी एवढं तंत्रज्ञान विकसित झालेलं नव्हतं शिक्षणाच्याबाबतीत पण आता खूप काही समोर गेलेलं आहे. समजा आता आपल्याला अकरावी बारावी जे शिक्षण मिळतं होतं

ते शिक्षण कमी पैश्यात मिळत होतं...आता ट्यूशन क्लासेस लावावे लागतील त्याची फी किती राहते, म्हणजे साधारण लोकांसाठी शिक्षण अतिशय गरजेचे झाले आहे पण तरी महागाईमुळे ते ती परीस्थिती सांभाळून शिक्षण करायचं म्हटंल

गरीब व्यक्ति तेवढ शिक्षण घेऊ शकत नाही हम्म्म........बरोबर...अजून हा त्यासाठी उपाययोजना म्हणजे एकचं सांगता येईल आपल्याला

की जसं गव्हर्न्मेंट कॉलेज आहे

ज्यामध्ये गव्हर्न्मेंट कॉलेजच्या सिटस् रिजर्व्ह असतात

अच्छा जास्त मेहनत करावं लागंल, असं म्हणायचंय..

मेहनत जास्त करेल तो टिकेल..हा..

कॉन्वेन्ट ...कारण कॉन्वेन्टकडे वळतात...त्याच्यामुळे कसं खर्चाचा विषय थोडा वाढलाय....आणि ह्या ज्या शाळा आहेत...प्राथमिक शाळा म्हणतात त्याला समजा त्या शाळा आता ओस पडत आहेत...म्ङणजे त्या शाळेची किंमत कमी झालिये.

म ह्याच्यासाठी कारणही समजा स्वतः सिक्षक असले असं म्हटलं तरी नाही चालेल...कारण हा कोणी कोणी शिक्षक आपल्या पाल्यला जिव्हा परीषदेच्या शाळेत किंवा प्राथमिक शाळेत टाकत नाही हो सीबीएसी किंवा स्टेट बोर्डकडे वळतो

यासाठी एकचं आहे ही जी शिक्षण प्रणाली आहे जिल्हापरीषद ह्या स्टेट बोर्डची

डीटेल्स शिकवलं जात नाही तेच जर बघितलं तर सीबीएससी शाळेमध्ये इच ऍंड एव्ह्री पॉइंटपण डीस्कस केला जातो आणि त्याचा स्टडी म्हणजे विद्यार्थांना दीला जातो विथ प्रॅक्टीकल हो.....म्हणून त्याच्यामुळे समजा तिकडे जास्त वळंत आहेत is not Clear

आणि शिक्षणाला आजकाल म्हणजे एवढं महत्त्व झालंय आहे की समजा की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला सीबीएससी पॅटर्न असो की मराठी मीडियमपॅटर्न असो आपल्याला शिक्षण घेणं अत्यंत गरजेचं आहे

कारण ज्यांना वाचता लिहीता आले नाही तो पुढे जाणे ... नाही म्हणजे त्याला व्यवहारचं करता येत नाही.. is not Clear हो ..........त्यासाठी आपल्याला आऊट ऑफ माक्रस घेणं जास्त गरजेचं आहे. is not Clear

आणि तो जास्तीजास्त अभ्यास करून पुढच्या एज्युकेशनसाठी तयारी करेल तर त्याला आता आर्थिक परिस्थिती नाही झेलावं नाही लागणार Sound not clear

is not Clear

हो हो

माझ तर मतं आहे की या शिक्षण आणि विद्यार्थी या नाण्याच्या दोन बाजू आहेत

हा ..जर विद्यार्थी शिकला तरचं.. तरच टीकेल..बर बर बर बर ठाक आहे..

शिवाय तो समाजाचाही विकास करेल.. हा हा....ठीक आहे...ठीक आहे